म्युजीकल चेअर पण ते खुर्ची चा गेम हो खुर्ची च गेम ते पण अ अजून अ मोबाईल्स मध्ये पण गेम्स राहतात मोबाईल मध्ये पण डाऊनलोड करायचं चेस कॅरम हे ते कॅरम पण येते आता हो कॅरम पण येते आता लुडो पण येते साप सीडी पण

हो आणि मुलांसाठी म्हणजे इंडोर म्हणजे अ इंडोर गेम्स तर भरपूर आहेत

पण म्हणजे याच कोरोनात म्हणजे काळात लहान मुले म्हणजे असतात म्हणजे वृध्दपन असतात तरुण तरुणपण सर्वांना म्हणजे घरातच राहावे लागत होते न मग तश्या वेळी मग का प्रत्येक जन म्हणजे कोणत्या न कोणत्या म्हणजे अ मार्गाने म्हणजे आपला वेळ घालवतच होतेत

याचा सर्वाधिक त्रास म्हणजे मुलांना पण होत होता अश्यावेळी मग बाहेर खेळायला जाऊ पण शकत नव्हते आणि सतत मग टीवी आणि मोबाईल पाहणे पण योग्य नव्हते आणि पफजी पण खूप खेळलेला आहे लोकांना पाफजी

हा मग त्याच त्याच समस्सेवर एक अनोखा उपाय म्हणजे मुलांना मग भारतातील पारंपारिक खेळांची म्हणजे आवड निर्माण करणे व तशे म्हणजे खेळ खेळ अशे आहेत म्हणजे जे घरी सहज खेळता येतात एक केवळ लॉकडाऊनच नाही तर म्हणजे त्यांना त्यानंतर हि म्हणजे मुल पण खेळू शकतात

त्याच्या मधे व्हाईट काळी आणि लाल आणि खेळण्यासाठी तर मग आवश्यक म्हणजे का पालकांनी म्हणजे आपल्या मुलांच्या साथीदार बनून त्यांना हा खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त पण केल तर बरेच होईल न

पझल पण खेळलेले आहोत पझल पणाला त्याच्याहून हि खूप टाईम लागते

हो

खेळामधील सविस्तर बहोत म्हणजे म्हणजे पाहण्या लाईक आहे जस लहान मुलांसाठी खेळल्या जाणाऱ्या अनेक अनेक खेळां पैकी एक एक म्हणजे राजा राजा चोर मंत्री सिपाही

हा हा तर म्हणजे चार चार लोकांना खेळला खेळलेल्या म्हणजे चरित्र्यावर म्हणजे आधारित खेळ होता हो हो

चार चार चीत्ठ्या हे करून म्हणजे त्यावर नावे पण लिहिली जातात आणि त्यानुसार म्हणजे क्रमांक क्रमांक दिले जातात आणि शो पण चांगला खेळ होता

अ त्यासाठी जर चार चार खेळाडूंची पण गरज आहे

हो प्रत्येक खेळाडू राजा चोर मंत्री किंवा सैनिक भूमिका घेतो आणि त्याच्या कडे असलेल्या चीत्ठ्या नुसार त्याची भूमिका आहे आणि प्रत्येक चिट्टीवर वर लिहिलेल्या वरनांच्या नावानुसार संख्या आहत आणि मग मग हे चिट्टी म्हणजे आ दु दुमटले जाते जेणेकरून चिट्टीत काय लिहिले आहेत ते ते पण कडू नये मग ते म्हणजे चांगल्या घेऊन हलऊन हलवतात फेकली जातात

आणि मग हे एक

हा मग एक एक करून मग ते चिट्टी उचलतात आणि त्यांच्या मताच म्हणजे अ चोराच्या ओळखीची म्हणजे अंदाजा लावावं लागते अन त्यानंतर कोणालाही कोणती चिट्टी मिळाली हे पण सांगाव लागते आणि त्यानंतर त्याचा म्हणजे त्याचा नीट नंबर एका एका कागदावर लिहिला जातो

आणि काही गेम्स म्हणजे खेळल्या नंतर ते नंबर्स पण जोडल्या जातात मग त्यात म्हणजे त्यांची ज्यांची संख्या जास्त आहे तो राजा मग मंत्री शिपाही आणि चोर येतो

हा आणि अजून पशी पशी माशी हा एक म्हणजे अतिशय मजेदार खेळ आहेत ते म्हणजे खेळनाच्या म्हणजे बोटाचा वापर केला जातो काही पक्ष्यांच्या नावासोबत म्हणजे प्राणी वस्तू नावा नावानुसार बोटेवर किंवा जमीनीवर ठेवावी लागतात जस म्हणजे उडणाऱ्या उडणाऱ्या प्राण्यांचा किंवा वस्तूंच्या नावांनी म्हणजे बोट उभे उभे करावे लागते आणि प्राण्यांच्या नावाने बोट म्हणजे जमीनीवर ठेवाव लागते

हो

हा ते तसच आणि सर्वप्रथम तर मग गोलाकार वर्तुळस म्हणजे बस बसा आले का म्हणजे लोक एकाच वेळी पण ते खेळू शकते

हो आणि अजून अजून साप सीडीचा खेळ म्हणजे हा बोर्ड बोर्ड गेम असून तो तुकडे आरणि फासी यांच्या म्हणजे मदतीने खेळला जाणारा रोमांचक खेळ आहे

हा हा या या फलकावर म्हणजे एक ते एक ते शंभर पर्यंतचे अंक आणि मधेच सापांची

हा आणि साप सीडीचा म्हणजे खेळ एकाच वेळी अनेक लोकं खेळू शकतात

हो आणि जेंगा नावाचा पण एक खेळ आहेत ते पण प्रसुध्द आहे

ते लाकूड त्याच्यासाठी चांगला आहे हो आणि अजून कॅ कॅरम तो कॅरम चा म्हणजे खेळ दोन दोन आणि चार जन मिळून हा खेळ खेळू शकतात तो तर

मुले हि म्हणजे या या खेळाचा म्हणजे खूप आनंद घेतात न

आणि या दोन दोन रंगाचे नऊ नऊ तुकडे आहेत म्हणजे जे काळे पिवळे किंवा काळा पांढरा अ काळा पांढरा आणि यात म्हणजे त्यात एक लाल लाल रंगाची पण गोटी देखील राहते हो ज्याला म्हणजे राणी पण राणी म्हणजेच

आणि हा खेळ खेळण्या साठी आपल टायगर चा म्हणजे वापर पण करतात म्हणजे टायगर तो टायगर म्हणतो न आपण

हा आणि कॅरम बोर्ड म्हणजे गेम साठी प्रथम दोन दोन जणांची म्हणजे टीम बनवा बनवाव लागते आणि दोन्ही दोन्ही संघाचे सदस्य म्हणजे समोरा समोर बसते आणि सर्व तूकड म्हणजे सर्व गोट्या जर सजवल्या जाते आणि राणी कॅरम च्या अगदी मध्यामधी मध्यभागी म्हणजे ठेवली जाते या सर्व तुकड्या म्हणजे आपल्या गोट्यांच्या मध्यभागी लाल लाल गोटी पण म्हणजेच राणी पण राहते

हा आणि बोर्डच्या मग स्ट्रायगरणी लाईनवर स्ट्राय स्ट्रायगर ठेवा लागते आणि वरून तुम्ही नियमानुसार स्ट्रायगर दोन्ही पण रेषांना म्हणजे स्पर्श करत आहे जर एखाद्याला जर स्ट्रायगर त्याचं रेषेला स्पर्श करत असेल तर तो म्हणजे फाऊल म्हण म्हणजे फाऊल मानला पण जातो

आणि नंतर मग त्या त्या गोट्याला लक्ष करा आणि बोटाने स्ट्रायगर मारा परंतु यावेळी ज्या आपल्या हाताचा किंवा बोटाचा कोणताही भाग म्हणजे बोर्डाला स्पर्श करता करणार नाही याची पण खात्री करावी लागते

अ अन्यथा देखील ते पण फाऊल मानला जाते अजुन खूप सारे खेळ आहेत हो खूप साऱ्यांनी अजून एक म्हणजे हाताला धरून साखळी बनवतात तसेच किल्ल्यावर काय झालं शंभर रुपयांची घड्याळ चोरली आता तरुंगात जायचं लागेल जेलची रोटी खावावी लागेल अस पण म्हणजे अस खेळ्यात बोलते ते डोळ्यावर पट्टी बांधा ते पण खेळ चंगला व्हाय हो ते पण आहे आणि अजून संगीत आणि अजून संगीत खुर्चीच खेळ पण आहे संगीत म्हणजे खेळ संगीत सुरु करून खुर्चींसाठी म्हणजे धावण्याचा खेळ खूप मजेदार आहे या म्हणजे खेळाच्या दरम्यान प्रमुख्याने सांगतीचा म्हणजे संगीताचा वापर केला जातो त्यातील त्या जागींच्या संखेपैकी एक खुर्ची कमी ठेवली जाते जसे संगीत थांबते प्रत्येकाला खुर्चीत बसावे लागते

हो तो पण आहे आणि जून आ खुर्च्यांच वर्तुळ बनवा मग खुर्चीत बसण्यासाठी जागा असावी हे लक्षात ठेवा लागते मग संगीत प्रणालीमध्ये गाणी वाजवाव मग आणि मुलांना म्हणजे खुर्चीच्या मागे वर्तुळात चालण्यात सांगा लागते त्यांना मग अंगाऊन सांगा कि संगीत थांबल्यावर म्हणजे त्यांना खुर्चीवर बसाव लागते आणि पण अजून लप्पण छुप्पण आहे जस लपन आणि शोधणे म्हणजे हा अतिशय लोक लोकप्रिय खेळ आहेत न मुलांबरोबरच म्हणजे पालक हि म्हणजे खेळाचा आनंद घेतात मुल कधी कधी अश्या अश्या ठिकाणी लपतात जिथे त्यांना शोधणे पण कठीण असते नाव गाव वस्तू प्राणी पण चांगला होय त्याच्यामधी पण

ते पण खूप छान असते आपल्याला एक शब्द दिला जाते त्याच्यावर आपला नाव गाव वस्तू प्राणी टाकू शकतो ते पण आहेत करतो हा अजून म्हणजे जर लुडो खेळणे म्हणजे मोकड्या वेळेस लुडो लुडो पेक्षा चांगला खेळ अ म्हणजे आज कालच्या जगात आहेतच नाही

हा आजकाल तो तर म्हणजे ओन्लाईन पण खेळला जात आहे

आणि यासाठी म्हणजे अनेक ऍप उपलब्ध आहेत न हे दोन किंवा अ दोन तीन किंवा चार लोग पण खेळू शकतात

आणि हा खेळाला म्हणजे त्यासाठी लुडो बोर्ड लागतो प्रत्येक खेळाडूला चार चार तुकड्या बोट्या असतात प्रत्येक खेळाडूला त्याची म्हणजे सर्व सर्व गोट्या बोर्डच्या मध्यभागी हलवावे लागतात आणि ते म्हणजे तो म्हणजे खासी देऊन खेळायला जातो प्रत्येक प्रत्येक म्हणजे गोटी सहा सहा क्रमांकाने उघळतो ना

हा आणि अजून शब्द कोळी पण आहे हा एक मजेदार वर्णमाला गेम आहेत न तो म्हणजे चार चार लोकांद्वारे खेळला जाऊ शकतो

हा ते ते तर खेळण्यासाठी म्हणजे बोर्ड आवश्यक आहे या खेळात म्हणजे वर्नामालेतून स्पेलिंग तयार केल्या केल्या जातात आणि त्या आधारे पूर्ण पूर्ण दिले जातात जो म्हणजे सार्वाधिक गुण मिळवतो तो गेमचा विजेता तर असतो आणि ते म्हणजे खेळल्याने मुलांना नवीन शब्द तर शिकताच येतील तो पण त्यांचे म्हणजे मन हि होईल आणि हे दोन म्हणजे किंवा अधिक मुल पण खेळू शकतात

हा आणि शब्द कोळे खेळ या या म्हणजे या या कीटमध्ये शब्द कोळे बोर्ड आणि ए टू झेड पर्यंतचे जे अक्षर असतात कोणतेही खेळाडू या या अक्षरांचा वापर करून म्हणजे शब्द बनवतेत हो ते पण खूप चालवत हा आणि अजून त्यानंतर म्हणजे ईतर ईतर खेळाडूच्या म्हणजे शब्दाच्या वर खाली किंवा उजव्या डाव्या बाजूला एक एक म्हणजे करून नवीन शब्द बनतात

आ अजून अंताक्षरी हा पण म्हणजे एक अनेक मनोरंजक खेळापैकी एक आहे त्यात म्हणजे विजय किंवा पराजय जास्त मजा आणि संगीत पण संगीत पण आहे आणि या या गेम मध्ये एक एक अक्षर बोलले जाते जे समोरच्या खेळाडूला त्या अक्षराने सुरु होणारे गाणे म्हणायचे असते जो गाणे दुसऱ्याला म्हणावे लागते फसलेल्या अक्षरावर जो मग गाणे म्हणत नाही तो तर बाहर होतो ह असे तर चांगले चांगले गेम्स आहेत ना

तू कोणता खेळ खेळतो

ह खेळ नव्हतो पण

वारा असतो तेव्हा ते पण चांगला खेळ होता

तुझ्या सोबत बोलून हो ठीक आहे भेटत जा

scheme असतात त्या scheme मिळाल्या पाहिजेत वातावरण आणि सर्व सामान्य सुद्धा का नाही इथं पाऊस पडत आहे? जो चांगला व्यक्ती आहे त्याच्या support मध्ये आपण मतदान केलं पाहिजे पाऊस पडत आहे पालन मध्ये आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येका आवाज येतोय का? हा ऐकतोय आ वातावरण च्या पाऊस पडत आहे गेल्या दोन दिवसा पासून पालन शहरामध्ये त्यानी आणि आज-कालच्या आप-आपली बाजू घेऊन जो भी कुणी चांगला असेल त्यांनी त्या उमेदवारांना धावपळीच्या युगामध्ये येऊन दिलं पाहिजे आपल्या, आवाज येतोय का?

सर्व सामन्यासाठी आणि scheme चालू होत्या सरकारच्या त्या scheme चा लाभ लाभ सर्वांनी घ्यायचाय शेतकरी असतील विद्यार्थी असतील यांच्यासाठी सरकारच्या वतीने

चांगलं योगदान आहे त्या योगदानासाठी आपण सर्व ज्या सरकारच्या guide line आहे guide lines आहेत त्यांना follow करून आपण तैयार करायचंय आहे आणि येणाऱ्या पिढीला आपण चांगल्या प्रकारचा एक संदेश देऊया नवीन-नवीन scheme आल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यासाठी सरकारच्या वतीने दळण वळणाची सोया असेल road चं काम असेल अगदी जोरात चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रा मध्ये समृद्धी मार्गा मार्गा सारखा मोठा प्रकल्प चालू आहे नागपूर, मुंबई आणि त्याच्या सोबत जालना, परभणी, नांदेड या road ला सुद्धा या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात नव्ह तर देशामध्ये अश्या अनेक दररोज सोय होईल शेतकऱ्यासाठी transport होईल योग्य प्रकारे आकलण्यासाठी तरी सर्व मी सरकारचा आभार व्यक्त केलं पाहिजे कारण ज्या scheme चालू आहेत ते प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल, शासकीय असेल अह IT sector होतं पण infrastructure चं जर गोष्ट करावं तर पहिले नव्हतं एवढं जेवढं आताच्या level मधी सुरु आहे सगळेच मार्ग एकदम joint असे ज्या पद्धतीनं म्हणजे सरकार काम करतीय पुन्हा त्या किती जसं की तुमच्या माहिती स्वता एक अह तालुका place level ला एक जिल्हा place level पुन्हा त्यानंतर एक म्हणजे संसद भवन पर्यंत तर अह आता सध्याला election सध्याला कुठल्या भागामध्ये चालू आहेत? उमेदवार कोण आहेत? आ okay बेगांवकर okay

आता election या ठिकाणी कर्नाटकमध्ये election चालू आहे कर्नाटकमध्ये तुम्ही जर सर्व पक्षाने ताकद लावलेली आहे कर्नाटकमध्ये आणि उमेदवारी पण आपल्या जवळपास मराठी भाषिक जे असलेला बेळगाव आहे

त्याच अनुषंगाने या वर्षी सुद्धा देशाचे पंतप्रधान असतील सर्व नेते संपूर्ण ताकद लावून या ठिकाणी प्रचार करत आहेत महाराष्ट्रात सुद्धा आपली राष्ट्र विपक्ष असेल शिवसेना असेल त्यांनी सुद्धा तिथे entry केलेली आहे आणि कर्नाटक election म्हणजे South India मधीलातलं IT city म्हणतात त्याला बेंगलोर ला IT city सर्वात सुशिक्षित राज्य केरळ असेल साक्षर शंभर टक्के साक्षर राज्य असेल त्या राज्यामध्ये दक्षिण भारतामध्ये प्रत्येक party ला आवश्यक आहे की तिथं सत्ता येणं बरं तिथला जो इतिहास सांगतो ते प्रत्येक पाच वर्षाला अदलून मधून बदल बदलत असतो तसेच आपल्या महाराष्ट्रा सारखं double सरकार repeat प्रकार होत नाही तिथं जेव्हा कर्नाटकाची स्थापना झाली तेव्हा पासून त्या राज्यामध्ये double सरकार परत आलेलं नाही आणि सर्व पक्ष ताकद लावून तिथं जोरदार प्रचार करत आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे politician मध्ये फार विभिन्न वेगवेगळा दोन्ही वेगळी आहेत तिथलं culture आणि इथलं culture थोडं वेगळी आहेत भाषा असेल तिकडच्या भाषावर प्रेम करतात कर्नाटक South India मध्ये कर्नाटक कन्नड असेल इथे जे अस्मिता आहेत कन्नडा अस्मिता त्यांना जे बोलण्यासाठी संपूर्ण ताकद आपल्या भाषेवर भाषेचं प्रेम लावण्यासाठी करत आहेत त्याच अनुषंगाने तिथल्या politician मध्ये सुद्धा भाषेचा मुद्दा जोरदार चालू आहे जसं आपलं बेळगाव आहे बेळगाव मध्ये मराठी भाषा बोलतात सत्तर टक्के लोकं मराठी माणूस तिथं राहतो पण त्याच्यावर पण सुद्धा मागणी आमच्या मराठी भाषेला अभीर राज्य दर्जा मिळावा कर्नाटक सकळ हुन मागणी चालू आहे जोरदार आता पर्यंत तिथल्या सरकारने मराठी लोकांसाठी काहीतरी करावं अशी त्यांची लोकल जे तिथं मराठी बोलणारी जे लोकं आहेत त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या मागणीला महाराष्ट्रात सुद्धा पाठिंबा मिळावा अशी विंनती करतो याची त्यांनी का एवढा मुद्दा मोठा आहे की आपण जेवढं बोलतो आणि त्या विषयी कमीच आहे जसं की किती किती सर म्हणजे एक एवढ्या आमदार लागतात तेव्हा कुठं एक सांसद एक अह chief minister होतो त्याच्या नंतर एवढ्या

आज-कालचं election म्हणजे सर्व सामान्यासाठी प्रत्येक घर पर्यंत पोहोचण्याचं काम hi कोमल hi वैश्नवी. च्या मद्दल काही महिती आहे का? हो आपला जो महाराष्ट्र जो आहेना तो खरंचर खुप समृद्ध आहे बघ. आणि वेगवेगळ्या ज्या अं समृद्धतेने विवीधतेने नटलेला आहे खरच महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ना ती मला खुपच तुला महाराष्ट्राच क्षेत्रफळ महिती? आवडते हो महाराष्ट्राचंंजे क्षेत्रफळ आहेना ते तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलो मिटर आहे. आणि महाराष्ट्राची खर जसं म्हणजे बघायला गेलं नारचना ही खुप आशी त्रिकोण अकृती खरं त्रिकोणाकृती आहे आणि खरच खुप छान वाटते.